काय नाही बाबा चालू आहेत काम, वर्क फ्रॉम होम चालू आहे न सध्या

बाकीचे तब्बेत वैगेरे व्यवथित का सागल्या घरच्यांचा सगळे

हो घरचे आई बाबा वैगेरे सगळे ठीक आहे. फक्त आमचे मामाश्रींची तब्बेत जरा बिघडली आहे महिना झाला

काय त्यांना पोटातकसलीशी गाठ आलीय म्हणताय आणि ती तिचा ऑपरेशन करायला सांगितलं पण त्याचसाठी चार ते पाच लाख रुपयाचा खर्च येईल म्हणताय ते लोक पण त्यांचं कसं आहे. ते खूप गरीब आहे .मंझे अगदी बीपील धारक आहे ते पण त्यांना ते त्यांचं चार ते पाच हजार रुपये मासिक उत्पन्न आहे ते कुठून आणणार ते चार ते पाच लाख रुपये त्या ऑपरेशन साठी ते बसले आहे ते दुखणं घेऊन ते घरीच बसलेत बसलेत रडत काय करणार अरे असं कसं म्हणतोस आता तुला माहिती नाहीका देशातील गरीब लोकांसाठी आयुष्मान भारत योजना हि सरकारी योजना सुरु झाली आहे.

दोन हजार अठरा पासूनच तिची सुरुवात झाली आहे.

या योजने अंतर्गत देशातील दहा कोटी बीपील धारकाला म्हणजे साधारण पन्नास कोटी लोकांना आरोग्य सुरक्षा प्रधान केली जात आहे.

आणि पुढे आता आगामी काळात यांची व्याप्ती वाढवून जे बाकीचे लोक आहेत त्यांचा सुद्धा या योजनेशी जोडण्याचे आकने योजना आहे .

दोन हजार अठरा पासून एप्रिल दोन हजार अठरा मधल्या अर्थ संकल्पिय अधिवेशनात तत्कालीन अरुण जेटली अर्थमंत्रि जे होतेना त्यावेळेस त्यांनी घोषणा हि केली होती .

अरे हि जगातील सर्वात मोठी सरकारी अनुदानित आरोग्य सेवा योजना आहे. ज्याचा फायदा सुमारे पाचशे दस लक्ष लोकांना होत आहे .

आयुष्यमान भारत हि एक योजना अशी आहे कि ज्याचं उद्धिष्ट दहा कोटी कुटूंबाना आरोग्य विमा देण्याचं आहे .

आणि या योजनांतर्गत प्रति कुटुंब प्रति वर्ष पाच लाख रुपये विमा संरक्षण असे

एवढंच नाही तर या योजनेत एक हजार तीनशे चोपन्न आरोग्य पॅकेजेस चा समावेश करण्यात आला आहे .

हो केंद्रीय वैद्यकीय आरोग्यच्या तुलनेत कोरोनरी बायपास सर्जरी गुढगा बदलण्याची शस्त्रक्रिया आणि ज्यावेळीस आपली एनजीओ प्लिस्टि होते त्यावेळस टेन्ट टाकतांना

आणि एवढंच नाहीतर हि योजना कॅशलेस आणि पेपरलेस क्लेम सुविधेद्वारे सुद्धा प्रधान केली जाते.

फक्त हि का योजना सरकारी हॉस्पिटल मधेच असेल मग

फक्त हे लाभार्थी आहे. वंचित श्रेणीचा आधारे ओळखली जातात . त्यांचा मध्ये कॅटेगॉरिसे केलं आहे d1 d2 d3 d4 आणि d7

म्हणजे प्रत्येकासाठी वेगवेगळ्या निकष आणि वेगवेगळ्या पात्र आहेत. शाहिरी भागांसाठी वेगवेगळी पात्रता आहे व्यवसाहिक लोकांसाठी वेगळी ग्रामीण भागांसाठी वेगळी

जेव्हा माहिती दिली होती. मी जेव्हा एकदा जेव्हा माहिती पत्रक याबाबत वाचलं होत तेव्हा यात दिल होते तेव्हा यात दिल होत कि आधार कार्ड मात्र अनिवार्य नाही .पण हल्ली तर आधार कार्ड सगळीकडे आवश्यक झालेलं आहे. हो त्याच्याशिवाय कसं ओळखणार ना आपण आधार हा एक युनिक नंबर आहे त्याच्यामुळे तुमची आता सगळीकडे ची ओळख आधार कार्ड द्वारेच जाते आहे ना हो त्यामुळे तुम्हाला फक्त आधार मतदार ओळखपत्र किंवा रेशन कार्ड द्वारे तुमची ओळख सिद्ध करावी लागेल.

आणि या प्रत्येक योजनेशी संलग्न हॉस्पिटलमध्ये आयुष्मान मित्र हेल्प डेस्क हे सुद्धा असतो.

जिथे लाभार्थी पात्रता तपासू शकतात आणि योजनेसाठी नोंदणी करू शकतात

आणि नोंदणी पूर्ण झाल्यानंतर सर्व लाभार्थ्यांना क्यूआर कोड दिला जातो त्यामुळे लाभार्थी ओळखण्यास मदत होते बरं बरं पण या योजनेचा लाभ कोण कोण घेऊ शकतो अरे या योजनेसाठी फार काही अशा महत्त्वाच्या गोष्टी नाही पण हा भारताचा नागरिक असणे आवश्यक तेथे सगळे आपण आहोतच बरोबर ना.

आणि हीकुटुंबी गरीब आणि वंचित लोक असतील तर त्या लोकांना याचा लाभ मिळू शकतो

आणि ज्याला या योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्याच्या किंवा त्याच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याचे नाव पक्के घर नसावे

आयुष्यमान भारत योजनेचे लाभ देण्यासाठी सामाजिक आर्थिक जात जनगणनेचा डेटा वापरण्यात आला आहे अच्छा म्हणजे हे मग काय म्हणतात की कास्ट वाईज पण याच्यामध्ये लाभ कमी जास्त असतात

आणि शिवाय याचा लाभ घेण्यासाठी कुटुंबाचा आकार किंवा वयोमर्यादा अशी काहीच ठेवलेल्या नाहीत

त्यामुळेच तर येत्या काळात याची व्याप्ती वाढवण्याचा सरकारचा विचार आहे जेणेकरून देशातील उर्वरित लोकांनाही याचा लाभ घेता येईल बरं पण या योजनेतून काय काय प्रकारचे फायदे दिले जात आहेत आता आरोग्य विम्याचे पैनल असलेले कोणतेही हॉस्पिटलची असेल त्याच्या मध्ये पैसे न भरता म्हणजे जस लोक खाजगी मेडिक्लेम काढतात वेगवेगळा कॅशलेस जो असतो तसंच हा सुद्धा कॅशलेस उपचार होऊ शकतो या योजनेअंतर्गत

आणि शिवाय खासगी रुग्णालयात सुद्धा तू या योजनेचा लाभ घेऊ शकता

आणि या योजनेअंतर्गत देशातील कोणत्याही रुग्णालयात उपचार करता येतात

हा हा पण कोणत्या कोणत्या रोगांमध्ये आणि कसा कसा याचा कुठे कुठे फायदा घेता येईल अरे आयुष्मान भारत योजना अंतर्गत प्रती कुटुंब पाच लाख रुपये पर्यंतचा आरोग्यविमा दर वर्षी उपलब्ध आहे ज्यामध्ये जुनाट आजार देखील समाविष्ट आहे

आणि कोणताही आजार झाल्यास रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी चा आणि नंतर चा खर्चही कवर केला जातो

शिवाय वाहतुकीवरील खर्चाचा याच्या मध्ये समावेश आहे काही वेळेस ऍम्ब्युलन्स लागते तर त्याचाही खर्च त्याच्यामध्ये इंन्कलुड केला जातो

शिवाय कुठे आजाराच्या बाबतीत ज्या काही वैद्यकीय तपासणी असतील म्हणजे लेब टेस्ट ऑपरेशनचा खर्च उपचाराचा खर्च या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये येतात अच्छा अच्छा हि जी काही योजना आहे याची समज आता काय म्हणतात ती कुठे आहे किंवा काय आहे ती कशी चेक करायची हा प्रधानमंत्री आयुष्यमान भारत योजना अंतर्गत रुग्णालयाची यादी जर तुला तुझ्या राज्यातील यांच्या जिल्ह्यातील रुग्णालयाची यादी जाणून घ्यायचे असेल तर ती त्यांच्या साईटवर उपलब्ध आहे अच्छा म्हणजे तिथे कस काय करायचं नेमकं त्यांची साइड आहे तिथे जाऊन काय काय कसा कसा करावे लागेल थांब ना ती जी लिस्ट आहे ना त्याच्या मध्ये सगळ्यात पहिल्यांदा त्यांची वेबसाईट अधिकृत वेबसाईट

तिचं नाव आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट पीयमजय डॉट जीओव्ही डॉट इन

मग तिथे लिस्ट एम पॅनल हॉस्पिटल

आणि म त्याच्यानंतर जे काही हॉस्पिटल सर्च पेज तुमच्यासमोर उघडेल

त्याच्यामध्ये पहिल्यांदा आपण एक राज्य टाकणार तर आपला कुठला राज्य आहे महाराष्ट्र

स्क्रोल डाउन करून महाराष्ट्र टाकायचं त्यात जिल्हा टाकायचा जिल्हा कुठला पुणे

मग त्यात रुग्णालयाचा प्रकारही दिलाय का उठला रुग्णालय तुम्हाला निवडायचा आहे

त्याचे वैशिष्ट्य काय आहे ते कुठला म्हणजे समजा एखाद्याला कॅन्सर झाला असेल तर कॅन्सर स्पेशालिस्ट कुठली रुग्णालय असतील आय स्पेशलिस्ट कुठली ती पूर्ण लिस्ट त्याच्यामध्ये दिसेल आपल्याला

आणि मग सर्च करायचं

आणि मग सर्च केल्यानंतर त्याच्यामध्ये त्या यादीमध्ये त्याला लाभार्थी रुग्णालयाचा प्रकार जो काय आहे पत्ता ई-मेल आयडी संपर्क क्रमांक आणि विविध रुग्णालयांमध्ये उपलब्ध वैशिष्ट जी काही सगळी माहिती त्याच्यामध्ये येते की काय काय कुठली डॉक्टर उपलब्ध आहे काय स्पेशालिटी उपलब्ध फॅसिलिटी उपलब्ध आहेत कुठले कुठले डॉक्टर आहे त्याचा पूर्ण रुग्णालयाची माहिती त्याच्यावर उपलब्ध होते त्या साइटवर

आणि एवढाच नाही तर तुला जर आणखी काही अडचण आली असेल तर तुझ्या त्या त्यांनी जो दिलेला एक हेल्पलाईन क्रमांक आहे

तो वाटल्यास एकदम सोप्पा वाटल्यास तू जेवून घे १४५५

माहिती तर आलीच म्हणजे जवळ सगळेच तु अक्षरशा काय म्हणतात ते जेवढे काही माहिती होती सुरुवातीपासून शेवटपर्यंत ती सगळी दिली जाईल पण आता कस आहे ते थोड़े अडाणी आहे त्याच्यामुळे त्यांना घेऊन जावं लागेल मला आणि काय म्हणतात ते सगळे त्यांच्यासाठी काय डॉक्युमेंट्स ते तर सांगितलं ना आधार कार्डची आवश्यकता म्हणजे आधार कार्ड लागेल

हो हो पाहिजे तर मतदार ओळखपत्र बरोबर ठेवायला सांग

त्यांचे काय तिथे गेल्यानंतर फॉर्म वैगेरे सबमिशन ची प्रोसेस असेल ती पण आपल्याला पूर्ण करावि लागेल

आणि काय कॅशलेस असल्यामुळे आपल्याला काही सुरुवातीला पैसे वगैरे नाही म्हणावं लागणार ना

नाही तसं काही नाही सगळं कॅशलेस पण होऊ शकतं

फक्त अर्ज करण्यासाठी तुमच्याकडे आवश्यक ती कागदपत्रे असणे आवश्यक आहे

ती जर आवश्यक कागदपत्रे तुमच्याकडे नसतील तर तुमचा अर्ज रद्द केला जाऊ शकतो

त्यामुळेच आपली आवश्यक माहिती काळजीपूर्वक त्या अर्जामध्ये प्रविष्ट केली पाहिजे जेणेकरून कोणतीही चूक होणार नाही

आणि परत काय म्हणतात ते कास्ट वाईज वेगळे असल्यामुळे ते समजा ते काय म्हणतात ते आम्ही कास्टमध्ये आहोत तर आम्हाला आणखीन जास्त त्याच हे मिळेल ना म्हणजे त्याचा अंखिन जास्त फायदा मिळेल ना आणखीन कमी खर्चामध्ये आमचं काय म्हणतात ती त्यांची ट्रीटमंट होउन जाईल हो अर्जदार अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमातीचा असल्यास सुद्धा त्यांना जास्त लाभ मिळतो याचा प्रमाणे

म्हणजे घरात एखादी व्यक्ती अपंग आहे करताना म्हणजे त्याच्यासाठी पक्क्या कच्या घराचा क्रायटेरिया आहे की नाही

बरं झाला तू सगळी माहिती सांगितली तर मी पण बरेच दिवसापासून टेन्शन मध्ये होतो त्याच्याकडे पैसे नाहीयेत आणि आता ते तसे करतील म्हणून बारा झाला तू माहिती सांगितली आता त्याना जातो त्यांना या योजनेची पूर्ण माहिती देतो आणि त्यांना घेऊन जातो फॉर्म भरून टाकतो त्यांचा पण म्हणजे ते पण याचा लाभ घेतील